मंदिर आहे हे आणि मंदिर मधी --

आणि ए आणि एक गावडन आहे इथे लो लेकर बागायला एथे म मैदान मधी अ-इथ जाणवर आहे.

तिथं आणि शाळा दिसते ते कॉलेज दिसत आणि कोणी मैदानीच दिसत सगळ मैदान हे आणि कॉलेज आहे ते.